साइट ला एक टेबल आहे अ दोन वरती दोन फोटो टांगवलेले आहे एक साइट ला एक बॅग आहे.

साइड ला हिरवी गॅलरी आहे त्याच्यावरती एक माणूस उभा आहे आजूबाजूला झाडे आहेत आणि एक पूल बांधलेला आहे.

हा एक बगीचा आहे बगीच्या मध्ये झूला टांगवलेला आहे न टांगवलेला आहे ह्याच्या यामध्ये मुलगा झुलत आहे आजूबाजूला झाडं आहेत आणि--

त्यांचा रंग रंगीबेरंगी कपडे टाकून आहे.

एक तारा आहे लावलेला अम अकाउंटवर एक म अ माणूस बसले आहे.